नमस्कार
जिओजेब्रा च्या अंडरस्टँडिंग क्वाड्रिलेटरल्स प्रॉपर्टीज वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
कृपया लक्षात घ्या की या ट्युटोरियलचा उद्देश ख या कंपास बॉक्सची जागा घेण्याचा नाही
GeoGebraतील रचनांचा उद्देश त्यांचे गुणधर्म जाणून घेणे हा आहे
अशी आशा करू या की Geogebraची प्राथमिक माहिती तुम्हाला आहे
नसल्यास कृपया स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवरील Geogebraशी संबंधित ट्युटोरियल बघा
या ट्युटोरियलमध्ये आपण साधा चौकोन आणि कर्णासहित चौकोनाची रचना तसेच त्याचे गुणधर्म याबद्दल जाणून घेणार आहोत
या ट्युटोरियलसाठी आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम उबुंटू व्हर्शन 1110 आणि Geogebraचे व्हर्शन 32470 वापरणार आहोत
तसेच आपण रचना करण्यासाठी ही काही जिओजेब्रा टूल्स वापरणार आहोत
सर्कल विथ सेंटर थ्रॉग पॉइंट पॉलिगॉन एंगल पॅरालेल लाईन सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स आणि इन्सर्ट टेक्स्ट आता आपण Geogebraच्या नव्या विंडोवर जाऊ या
त्यासाठी दश होम मीडिया एप्लिकेशन्स वर क्लिक करा
टाइप खालील एज्युकेशन एंड जिओजेब्रा वर क्लिक करा
आता आपण आ हा मध्यबिंदू असणारे आणि बिंदू बी मधून जाणारे वर्तुळ काढू या
त्यासाठी टूलबारवरील सर्कल विथ सेंटर थ्रॉग पॉइंट या टूलवर क्लिक करा
ड्रॉईंगपॅडवर क्लिक केल्यावर आ हा मध्यबिंदू मिळेल
आणि पुन्हा क्लिक केल्यास आपल्याला बी बिंदू मिळेल
याप्रमाणे आपले वर्तुळ पूर्ण झाले आहे
तसेच सी हा मध्य असलेले आणि बिंदू डी मधून जाणारे अजून एक वर्तुळ काढा
ड्रॉईंगपॅडवर क्लिक केल्यावर सी हा बिंदू मिळेल
पुन्हा क्लिक केल्यावर आपल्याला डी हा बिंदू मिळेल
दोन बिंदूंवर ही दोन वर्तुळे एकामेकांना छेदली गेली आहेत
न्यू पॉइंट खालील इंटरसेक्ट त्वो ऑब्जेक्ट्स या टूलवर क्लिक करा
ई एंड एफ या छेदनबिंदूंवर क्लिक करा
नंतर पॉलिगॉन टूलवर क्लिक करा
बिंदू आ ई सी एफ आणि पुन्हा आ या बिंदूवर क्लिक करा
आपला चौकोन तयार होईल
संलग्न बाजूंच्या दोन जोड्या समान असल्याचे आपण अल्जेब्रा व्ह्यू मध्ये बघू शकतो
याचे कारण काय
या चौकोनाला काय म्हणतात160
ही फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल मेनूमधील सेव्हवर क्लिक करा
याला आपण simple क्वाड्रिलेटरल असे नाव देऊन सेव्ह वर क्लिक करा

आता आपण कर्ण असलेला चौकोन काढू या
जिओजेब्रा नवी विंडो उघडण्यासाठी फाईल मेनूमधील न्यू वर क्लिक करा
टूलबारवरील सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स हे टूल सिलेक्ट करा
आणि रेषाखंड काढण्यासाठी ड्रॉईंग पॅडवर क्लिक करून बिंदू आ आणि बिंदू बी काढा
अब रेषाखंड तयार होईल
आता आपण बिंदू आ हे मध्य असलेले आणि बिंदू बी मधून जाणारे एक वर्तुळ काढू या
त्यासाठी सर्कल विथ सेंटर थ्रॉग पॉइंट या टूलवर क्लिक करा
मध्यबिंदू म्हणून बिंदू आ वर क्लिक करा
आणि बी बिंदू वर क्लिक करा
टूलबारवरील न्यू पॉइंट टूल सिलेक्ट करा
वर्तुळाच्या परिघावर क्लिक करून सी बिंदू निवडा
बिंदू आ आणि सी जोडण्यासाठी सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स हे टूल निवडा
बिंदू आ आणि सी वर क्लिक करा
आता बिंदू सी मधून जाणारी आणि रेषाखंड अब ला समांतर असणारी रेषा काढू या
त्यासाठी टूलबारवरील पॅरालेल लाईन हे टूल सिलेक्ट करा
बिंदू सी वर क्लिक करून मग रेषाखंड अब वर क्लिक करा
आता हीच प्रक्रिया आपण बिंदू बी साठी परत करू या
बिंदू बी वर क्लिक करून मग रेषाखंड एसी वर क्लिक करा
बघा की अब ला समांतर असणारी रेषा ACला समांतर असणा या रेषेला ज्या बिंदूत छेदते त्याला डी हे नाव देऊ या
पुढे सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स या टूलच्या सहाय्याने आ डी बी सी हे बिंदू जोडा
आपल्याला कर्ण अड व बीसी सहित एबीडीसी हा चौकोन दिसेल
हे दोन्ही कर्ण एकमेकांना एका बिंदूत छेदतात तो ई हा छेदनबिंदू मार्क करा
डिस्टन्स या टूलच्या सहाय्याने हे कर्ण एकमेकांना दुभागतात का ते तपासू
एंगल खालील डिस्टन्स ओर लेंग्थ या टूलवर क्लिक करा
बिंदू आ आणि ई Eआणि डी Cआणि ई Eआणि बी वर क्लिक करा
आता हे कर्ण लंबदुभाजक आहेत का ते तपासून पाहू
कोनाचे माप मोजण्यासाठी एंगल टूल निवडा
नंतर aeसी आणि ceडी या बिंदूवर क्लिक करा
आता टूलबारवरील मूव हे टूल सिलेक्ट करा
बिंदू आ हलवण्यासाठी मूव या टूलचा वापर करा
या टूलवर क्लिक करा
माऊसचा पॉईंटर बिंदूवर न्या आणि त्यावर क्लिक करून तो ड्रॅग करा
आपल्या लक्षात येईल की हे कर्ण कायम एकमेकांना दुभागत आहेत
तसेच ते लंबदुभाजकही आहेत
आता फाईल सेव्ह करू या
फाईल मेनूवर जाऊन सावे एएस वर क्लिक करा
फाईल्स क्वाड्रिलेटरल असे नाव देऊन सेव्ह वर क्लिक करा
अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात आपण या ट्युटोरियलमध्ये चौकोन काढण्यासाठी सर्कल विथ सेंटर थ्रॉग पॉइंट पॉलिगॉन एंगल पॅरालेल लाईन सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स आणि इन्सर्ट टेक्स्ट ही टूल्स कशी वापरायची ते शिकलो
तसेच साधा चौकोन आणि कर्णांसहित चौकोनाचे गुणधर्म जाणून घेतले
असाईनमेंट म्हणून तुम्ही अब हा रेषाखंड काढा
या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला सी हा बिंदू काढा
व सी बिंदूतून जाणारी आणि रेषाखंड अब ला समांतर अशी रेषा काढा
समांतर रेषेवर डी आणि ई हे दोन बिंदू काढा आणि बिंदू अड आणि ईबी एकमेकांना जोडा
रेषाखंड अब वर डी आणि ई मधून लंबरेषा काढा
त्या बिंदूंना एफ आणि जी अशी नावे द्या
दे आणि उंची डीएफ चे माप मोजा
तुमची असाईनमेंट शेवटी अशा प्रकारे दिसणे आवश्यक आहे
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे